आणि गावातील काही प्रतिष्ठित मंडळी, नाट्यगृहात जमली होती. या मंडळींना मुद्दाम आमंत्रण देण्यात आले होते. हे नाट्यगृहात विखुरली विखुरली होती. समोरच्या खुर्च्या, Hello hi अजय. पोहचला का रे office ला?

अरे इकडे खूप तू पाऊस पडतोय तू? म्हणून मी, म्हणलं कि विचारते तुला तू पोहचलास कि नाही? हो हो मी आत्ताच पोहचलो bus आमची अह उशीरा आली थोडी गर्दी असल्यामुळे आणि पाऊस पाऊस इकडे हि होता अह

आमच्याइकडे तर आता मुंबई ला काय सांगायचं अरे पाऊस म्हणजे अवघड झालं आहे खूप मुसळधार पाऊस पडतोय एकदम. आणि अह नाही नाही पाऊस चालू झाला एकदा कि अवघड आहे म्हणजे train, bus सगळंच सगळं एकदम, असं हे होऊन जात रे बंदच पडून जात सगळं आक्ख शहरच बंद पडून जात.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 Taxi असेल सर्व गोष्टीना अडचण येत असते नाही.

सार्वजनिक वाहतूक मध्ये मेट्रो पण झालीये.

पण आता कस आहे कि ते मेट्रो चे construction अजून चालू आहेत ना road वर सगळीकडे अह पूर्ण नाही झालेत अजून.

गर्दी सगळीकडे असते. त्याच्या अह त्याच्या मध्ये मध्ये असं इतकं म्हणजे local train ला जितकी गर्दी असते तितकी नसते मेट्रो ला पण आहेच हा problem बरोबर ये कारण मुंबईची जीवनवाहिनी हि अह तुमची local train नाच आहे नाही कारण सर्वात जास्त जनता जी आहे अह जी नौकरी करणारे असेल अह college ला जाणारे विध्यार्थी असतील शाळेत जाणारे विद्यार्थी असतील किंवा बाजारात किंवा इतर ठिकाणी जाणारी जे अह जनता असेल ती सर्व local वरच depend आहे नाही. हो ना. आणि काय आत्ता बग ना म्हणजे किती किती लांब लांब परेंत आमच्या track च्या lines कसारा ते CST काय CST हो बरोबर मोठ्या अंतरावर जातात रे जवळ जवळ आर्धा आंतर आहे नाशिक च.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

असत अह बर पडत तस जाणं त्याच्यात पण गर्दी म्हणजे भयंकर असते बाबा. आणि याला अह local train ला उपाय असेल किंवा पर्याय असेल तर अह कुठला असणार आहे best bus चा

किंवा रिक्षा हा. रिक्षा ठिकरे पण ऱिक्ष~

माझ्या मते best bus ने तर तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणि जायचं असेल तर त्या bus तुम्हाला सारख्या सारख्या अह change करावं लागतील नाही. जस local train चा नई कि तुम्ही एका station वरून बसलं कि ज्या station ला उतरायचं तुम्हाला त्या station परेंत local train आहेत याची सुविधा आहे तस best bus नसावं ते थोडं अडचणीचा असावं माझ्या मते नाई नाई अगदी तस नाही आहे अह आत्ता ते ह्यावर अवलंबून कि तुम्हला कुठल्या stop ला उतरायचं जर जवळ आंतर असेल तर काही change नाही करावं लागत म्हणजे मध्ये मध्ये असं काही बदलावं नाही लागत

तश्या बऱ्याच लांब लांब च्या अंतरापर्यंत buses पण जातात नाही असं नाही.

पण अह local train च कस आहे आत्ता इकडं तुला माहिती आहे का माहित नाही पण आमच्या इथे जसकी तीन वेगळ्या lines आहेत ना एक central आहे एक western आहे आणि एक harbour line आहे

हो मग त्याच्यात कस आहे कि आता जर समजा तुम्हाला central हुन harbour line ला वैगेरे जायचं असेल ना,

हे करावं लागत बदलावं लागत.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

बरोबर बरोबर आणि आमच्या ग्रामीण भागातल्या लोकंसाठी काय असत ग, कि आमच्याकडे अह जी वाहतूक वेवस्था आहे ती म्हणजे bus झाली bus bus हि मोठी वाहतूक वेवस्था या वेतिरिक्त taxi एवढं आमच्याकडं नसत किंवा train चा विषय नाहीये bus वर जास्त अलंबुन राहावं लागत आम्हाला एका ठिकाणावरून जाण्या साठी दुसऱ्या ठिकाणी आणि अह गावातल्या गावात असेल तर मग रिक्षा आत्ता माझ माझ्या गावापासून माझं college हे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

अह विध्यार्थी पण असतात college office हे सर्व गोष्टींचं सुटण्याची वेळ असती त्यामुळे बरीच गर्दी झालेली असते आणि संध्याकाळी च्या वेळी Bus च प्रमाण कमी होऊन जात त्यामुळे ती खूपच गर्दी असते आणि ती सर्व जे वातावरण असत ते खूप धावपळीच असत त्या वेळी इकडे एक काय बर माहिते का कि local train आहे ना,

रात्रीच्या बारा परेंत चालते आणि सकाळी चार वाजेपासून परत चालू होते त्यामुळे local train आमच्या फक्त चारच तास बंद असतात.

पूर्ण दिवस चालू असतात त्यामुळे त्याच सारखं येन जाण असल्यामुळे ना तसा आम्हाला travelling हा फार मोठा असा काही विषय नाही एवढा.

हा आणि Buses च कस आहे कि तुम्हाला फक्त ते सगळे route आणि त्यांचे stops वैगरे माहिती पाहिजे. बरोबर पण जिस ठाणे का है तिथले मुंबईची जस तू आहे हम्म तर अह स्थानिक लोकांना एवढी अडचण येत नाही त्या ठिकाणी पण ग्रामीण भागातले लोक ज्यावेळी माझ्या सारखे लोक त्या ठिकाणी येतात त्यावेळी आम्हाला थोडस अडचणींना तोंड द्यावं लागत कारण कोणती train कुठं जाणार आहे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

कस आहे ना कि आमच्यासाठी रोज अह असं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

आणि त्या जीव घेणं हि असत आणि त्यात बऱ्याच प्रमाणात लोकांना लागत लोक पडतात हे खूप अवघड असत.

काय तू विचारू नको आत्ता तुला माहिती आहे का मी office ला अह प्रवास करत करते ना train मधून,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

मला जाऊन repairing करून आणावं लागलाय करणं इतकी गर्दी असते कि तो सगल चेंगरून जातो गर्दी मध्ये.

आणि अरे आत्ता आपण म्हणतो रे पण ह्याच्या साठी सरकार तरी काय करणार अरे दरवर्षी इथे दोन दोन तीन तीन, तीन तीन लाख लोक जर migrate होऊन येत असतील अह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

बरोरब अगदी बरोबर त्याचमुळे सार्वजनिक वाहतुकीसाठी काय तरी कधी व अह अह अजून काही तरी नवनवीन पर्याय सरकारच्या माध्यमातून घेतले जातात जस आत्ता तू बोलिए मगाशी कि metro metro बद्दल पण तू बोलली कि त्याच्यात अह बांधकाम आता चालू आहे station च असेल अह तो पूर्ण जो रास्ता आसणार आहे metro चा ते तेच कारण कि अह सार्वजनिक वाहतूकिच प्रमाण वाढावंण त्यात नवनवीन पर्याय शोधन हे सद्ध्या अह सरकारच नियोजन आहे. आणि ते गरजेचं हि ये कारण अह एका गोष्टीवर अवलंबुन राहणं जस अह local झाली किंवा best bus झाला रिक्षा असतील taxi असतील या गोष्टी आता अह प्रमाणाच्या बाहेर अ त्यांच्याकडे गर्दी होत म्हणजे असं अह कोणतं वाहतूक वाहन नाही आहे कि अ म्हणजे वाहने तीच त्याच्याकडे गर्दी नसते किंवा मग अह त्याच्याकडे जणतेचा कल कमी आहे असं त्याकडे त्या तो अह अह जी वाहतूक असते ती प्रचंड प्रमाणात चालू असत आणि त्याला पर्याय म्हणून मग आत्ता दुसरं काही तरी अह इथं सरकार नियोजन करताय असं मला वाटतंय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

सगळीकडे जंगल तोडून.

त्यात पाणी होयला लागल तर तेव्हा पण थोडा पाऊस झाला ना

सगळ्यात पहिल्यांदी train आणि buses बंद होऊन जातात.

आता अशा वेळेस आता तू विचार कर लाखो लोक असतात रे. दर

लोक प्रवास करायला असतात आणि एकदम सगळं असं बंद झालं तर काय करायचं लोकांनी मग?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

बरोबर बरोबर पण त्या दिशेने ते हळू हळू का असेना जातंय आणि काही वर्ष्यातच metro च्या नावाखाली जी एक सर्वजनिक वाहतूक कि जे आहे म्हणजे local train बरेच best bus वैगेरे आहेत त्यातही अजून अह लोक आपलं metro पण एक येणार आहे त्यामुळे ते बऱ्याच प्रमाणात गर्दी जी आहे ते metro कडे पण वाळणर आहे आणि त्यामुळे थोडस जनतेचं जन~ जनतेला त्या ठिकाणी एक अह नवीन सेवा भेटल्यामुले थोडं गर्दीच प्रमाण Local आणि Best bus काढण अह रिक्षा कडनं taxi काढणं थोडस वळेल किंवा प्रमाण कमी होईल गर्दीच असं मला वाटाय खरं आहे फक्त एक काय चांगली गोष्ट माहिते इकडे मुंबई ला तरी at least कि अह आमच्या इथे ना ticket चे rate असे ticket चे भाव म्हणजे तसे ठीक आहेत. म्हणजे असं अह सर्वसामान्य माणूस जो असतो तो आरामात त्याला परवडत ते ticket.

त्यामुळे ना फार खर्च नाही होत प्रवास करण्या साठी साधं म्हणजे मी तुला उदाहरण देते ठाण्यापासून जर CST ला तुला जायचं असेल तर पंधरा रुपयात आरामात जाशील. हा आणि सर्वसामान्य जनतेला ते परवडेल म्हणूनच ते सार्वजनिक वाहतूक असते नई कारण अह सार्वजनिक अह वाहतुकीचा अर्थच तो आहे कि सर्वसामान्य जनतेला अह त्याच्या खिश्याला ते परवडलं पाहिजे त्याच्या रोजच जे आयुष्य म्हणजे आयुष्य त्यांचं चालू आहे आयुष्यात त्यांचं महत्वाचं विषय कि नौकरीवर जायचं असेल

त्याचमुळे सरकार कडन त्या गोष्टीचे दर हे कमी ठेवले जातात ज्याने करून त्यांना तेव्हडी हाल किंवा कष्ट नको होईला असं बरोबर आहे आता आमच्या इकडे अजून हे बग एक train झाली bus झालं metro झाली एक चवथा पण भाग आहे monorail पण आहे आमच्याकडे आच्छा. पण ते कस आहे कि ते ज्या भागात बनवली आहे ना त्या भागात कोणी वापरच करत नाही त्याचा त्यामुळे आच्छा म्हणजे त्याच जो मार्ग आहे तो रहदारीच्या ठिकाणावर नाही असं हा म्हणजे असं वाटत ना कि उगीचच बनवून ठेवलं आहे काही अर्थच नाही त्याला.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

तर हे म्हणजे आपण जे सगळे tax भरतो आपल्या सगळ्यांचं पैसा तर वायाच जातोय ना असा.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

तुमच्या इथे पावसाची काय परिस्थिती आहे?

आपण बोलू नंतर आरामात.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

हो bye. Okay! तुला job ची गरज होती.

तर अतिशय चांगला job आहे, customer care executive चा मी गेल्या दोन वर्षांपासून करतोय. हा हा. मग कसं चाललंय काम? काय काम असतंय तुला? ते अगं आपलं पोर्टर आहे. पोर्टर नाव आहे company चं. पोर्टर लॉजिस्टिक. जसं आपलं ओला नसतंय का? ओला, उबर त्यासारखा असतं हे. app वरून सगळं app download करून customer आणि जे partner असतात, म्हणजे जे गाडी चालवतात त्यांना partner म्हणतात. त्याच्याद्वारे ते गाडी चालवतात आणि त्यांना आपण track करायचं असतंय, जर त्यांना काय जर अडचण आली, तर त्यासाठी ते पोर्टरमध्ये customer care मध्ये call करतात. मग त्यांना आपण आपली~ त्यांची information द्यायची. Customer sir पण करतात. आणि जे partner असतात, त्यांना पण call करतात आणि माहिती विचारतात. त्यांच्या query solve करायच्या. हा हा. timing किती, काय वेळ आहे तरी, वेळ किती असते job करण्याची?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 Job चं location काय आहे? ते मी दोन वर्षांपासून केलंय, दोन वर्षांपासून work from home करत आहे. Okay okay आणि काय आहे काय काय skill requirement काय skill काय requirement आहे ते? म्हणजे कोणत्या skill पाहिजे असतात, ह्या job साठी?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 आपली call असतात, ना ते त्या number वरून येत्यात. त्या number वर आपण ते connect करून receive करायचे असतात. हं हं! म्हणजे communication strong असलं पाहिजे.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 हा आणि अं शिक्षण किती पाहिजे त्यासाठी? माझं काय हे, M Com, first year complete झालंय. आणि B Com, complete झालंय. म्हणजे अजून M Com च पुढचं केलेलं नाही, B Com, complete पूर्ण आहे. हा हा. मग ते चालतंय त्याला?

आणि अं government ची पण preparation करत होतास ना तू?

त्याच्याबद्दल होय? सांगतो ना. हा सांगतो कि. हा ठीके! काय तू ते पण job करता करता ते पण करू शकते, दोन्ही करू शकता. हा हा.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 होय मी job साठीच अं job चं शोधत होते.

त्याचाशी related अं काय references असले तर पाहीजे होते. हा सांगतो ना. ते हे आमचा आहे तो तू कुठेपण बसून करू शकतेय. असा नाही की एकाच ठिकाणी कधीपण असं one week off असतय. त्या हिशोबाने करू शकते. हम्म आणि job मध्ये या job करताना मग सुट्ट्या वैगरे पाहीजे असतील तर? सुट्टी मिळते ना! one एक week off असते आणि एक monthly off असते. म्हणजे एक घेऊ शकतो आपण leave घेऊ शकतो. हा हा, असंय व्हय.

आणि जेवणासाठी सुट्टी असते दु~ दुपारी? हा नऊ तासाची shift असते. त्यातून एक तास वी~ तीस minute जेवणाची आणि दहा दहा minute आणि work from home आहे ना हे?

हा करू शकता, परंतु दोन तीन वर्षांपासून एक, दोन वर्षांपासून work from home चं आहे. हा COVID मुळे असं झालंय ना ते.

अं COVID मधेच मग हा मिळालेला job आहे. हा! तुला काय वाटतंय work from home easy आहे कि office मधून करणं easy आहे. नाही दोन्ही पण easy आहे. work from home असू दे आणि work from office दोन्ही मध्ये काम तर करायला लागणार चं आहे.

आणि customer ला चांगल्यात चांगली जर आपल्याला service द्यायची असेल, तर कसं त्यांना handle करायचं, म्हणजे मला जरा माहिती नाहीये ना, मी fresher आहे.

म्हणजे त्यांचे काय असेल ते queries solve करायच्या. आणि त्या जर solve होत नसतील, तरी पण त्यांच्या understand करून घ्यायला पाहिजे त्यांना.

एखादी त्यांची अडचण अं solve हा बोल. बोल तू बोल. Solve नाही झाली तरी पण, ते जसं आपण त्यांचं जसं एक याला ते आपलं जे आम्ही ज्याच्यावर काम करतोय ते open त्यामुळे ticket open करून ते ते आमच्या वरच्या अधिकाऱ्यांना पाठवू शकतोय. त्यांना पाठवून त्याच्याकडनं solve होऊन जाईल, परंतु त्यांच्या पूर्णपणे आपण करायचा प्रयत्न करायचा आपल्याद्वारे.